इथे एक मुलगी उभी आहे तिने काळा ड्रेस घातलेला आहे तिच्या मागे खूपच सुंदर मोराच चित्र आहे.

चे हाजीपूर जंक्शन आहे म्हणजेच रेल्वे टेशन आहे व इथे खूप रिक्षा उभ्या आहेत एक माणूस--

ही एक ऐतिहासिक जागा आहे.

हे दुकान ही खूप छान आहे गोष्टींची पुस्तके ही आहेत.

इथे खूप माणसें जमलेली आहेत व एक माणूस--

खूप व्यायामासाठी साहित्य आहे वरती पी.ओ.पी. केलेली आहे.

व साहित्य खूप आहे इथे एक माणूस व्यायाम करत आहे.

इथे एक वॉटर पार्क दिसत आहे त्या वॉटर पार्क मध्ये--

या कॅम्प कॅम्प मध्ये खूप मुले आहेत.

व खूप मोठ्या आहेत इथे गाड्या ही खूप आहेत.

तिथे एक माणूस बसलेला आहे त्याने लाल रंगाचा शर्ट घातलेला आहे तो मोबाइल बघत आहे.

ही एक बिल्डिंग आहे इथे खूप --

इथे एक नदी दिसत आहे व इथे खूप--

सुंदर प्रकारे झाडी आहेत खूप हिरवीगार झाड आहेत व पुढे डोंगर दिसत आहे.

हातगाडीवर ठेवलेले आहेत एक बाई--